चित्रामध्ये मच्छ बाजार भरत आहे अनेक प्रकारची मच्छी विकायला ठेवन्यात आलेली आहेत काही माणसे --

समुद्रा मधील लाटा येत आहे किल्या मध्ये माडाची झाडे दिसत आहे.

चित्रामध्ये एक रिक्षा दिसत आहे रिक्षाच्या मागे एक इमारत आहे रिक्षाच्या बाजूला एक व्यक्ति उभा आहे.

इमारत आहे इमारतीला अनेक खिडक्या आहेत इमारती समोर हिरवी झाडे झाड आहेत अनेक व्यक्तिस इमारती समोरून जात आहे.